वडापाव वडापाव म्हणजे मुंबईची एक प्रकारे लाईफलाईन.

हा पदार्थ हाये आणि त्याच्यासारखा आणि त्याच्यासारखा पदार्थ म्हणजे

त्याच प्रकारे ना अनेक वेग वेगळ्या प्रकारचे स्ट्रीट फुड

तू काय रेस्टोरेंट एकदम फेमस हाये मुंबई मध्ये स्ट्रीट फूड म्हणजे मुंबई त्यासाठी पण फेमस हाये मुंबई मध्ये स्ट्रीट फूड भरपुर प्रकारचे भेटतील तू कुठे हि जाशील मुंबई मध्ये तुला स्ट्रीट फुडच्या गाड्या भेटील मला तर असं वाटतनां मुंबई सारखे स्ट्रीट फुड मुंबई सारखे पदार्थं बाहेरच्या कुठल्याच देशात भेटतं नसतील

अशे पदार्थं मला वाटतं नाही आणि मुंबईचे स्ट्रीट फुड मुंबईचे खाद्य पदार्थांची चवंच वेगळी जशे आपण चवपाटीला गेलो तर आपल्याला सर्वात पहिला काय आठवत तर शेवपुरी भेळपुरी पाणीपुरी

ह्या मुळे तुला काय वाटतं तुला कोणता पदार्थ आवडतो आणि तो का आवडतो मला तर मुंबईचा वडापावचं आवडतो मुंबई मध्ये वडापाव म्हणजे एकदम बेस्ट ही तर तु खरंच

मला पण वडापाव खुप आवडतो पण तसच चाईनीस भेळ चाईनीस भेळ चाईनीस चे चाईनीस पदार्थ आलेले त्याच प्रमाणें त्याचात हाणी कारक कलर्स असतात वैगेरे कसले कसले खुप

तर मला असं वाटतं कि चाइनीस पढार्थ टाळले पाहिजेत आणि मू आणि मुंबई चे ज्यामध्ये कोणताही कलर टाकलेला नसतो असं मला वाटतं की मुंबईतची पाणीपुरी असेल शेवपुरी असेल भेळ असेल कचोरी असेल हे पूर्ण चांगल्या क्वालिटीचं बनलं जात

मुंबईचेजे लोकल पदार्थं लोकल तरी ते हे हायेत दोन वेळ नसतात त्यामुळे

बनवले कुठेकाही ठिकाणी

पण आपल्याला माहिती नाही आपण जिथे खातो तिथे

त्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता कमी असते

ते आपल्याला टेस्टला चांगल वाटतं ते आपल्याला परवडत पण पण चाइनीस मध्ये टाकला जाणारा कलर विनेगर हे आपल्या आतड्यांसाठी खूप हाणिकारक हाये तुला काय वाटतं त्यांबद्दल

योग्य नाही हायेत आणि जे डेली खातातं ते

असा प्रॉब्लेम नाही हाये पण प्रमाणात खायाला पाहिजेल

मला तर तू बोलतोयंस सगळं ते अगदी बरोबर हाये

पिझ्झा बर्गर हे बाहेरचे पदार्थ पण मुंबई प्रेमिला खुप हे केले जातं खुप आवडलं जात लोकांना आपल्या सारखे मेमोरिस मुंबईत तेच पदार्थ स्वस्त पद्दतीने विकले पण जातात जसे की आपण पहातो कि प्रयेक जणांना मोठ्या मोठ्या हॉटेलं मध्ये जाऊन खाणे शक्य नसते प्रत्येकाचा खिश्याला परवडणार नसतं पण प्रत्येकाला ती गोष्ट

असं मला वाटतंच मग त्याच प्रकारे आपले व आपल्यासारखेच आपले काका मित्र मोठी माणसं

अ स्वस्त अस छोटं दुकानं

उद्योग सुरु करतात मग आपण त्यांना जास्त प्रोत्साहन दिला पाहिजेल

मुंबईत स्ट्रीटफूड म्हणजे भरपूर लोकांचे रोजगारीचं झाले त्या मुले भरपूर लोकांना

आपले आई वडील आता आपण कॉलेजला जातो

कॉलेज लांब असतं आपल्याला ट्रेनने प्रवास करायाला लागतो तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी डबा कॅरी करण

पण त्याच वेळेत आपल्या खिश्यात थोडेसें पैसे असतील तर आपल्या खिश्याला परवडण्या सारखे म्हणजे मुंबईचे स्ट्रीट फूड मुंबईचे पदार्थ

खिशामध्ये पैसे कमी असतील तर मुंबईचे स्ट्रीट फूड एकदम

चांगला हाये म्हणजे कमी पैश्या मध्ये पण कुठे पण भेटेल खायाला

जिथे आपण खातोय ते आपल्यासाठी सुरक्षित हाये का ते पण आपण एकदा चेक करून खाल्लं पाहिजेल

प्रत्येक वेळी साबण वापरणे आपले शक्य नसते किंवा घेऊन जाण आपले शक्य नसते

हात धुवून तरी ते पदार्थ खाल्ले पाहिजेत असं मला वाटतं

की आपण तर पहातोच की बिन हात धूता किती जंतु हिकडे तिकडे पसरले ले हायेत आणि आपल्याला कोरोनाच्या काळा मध्ये कळलं हाये की हात धुण्याचे महत्त्व किती हाये

न हात धुता खल्ल्यामुळे तर भरपूर त्रास होऊ शकतात आणि बाहेरचं जे जेवण आणि पाणीपुरी म्हणजे ते कोणत्या ठींका नी बनवतात

आजू बाजू ला स्वच्छता आहे कि नाही

याचे पण काळजी घ्यावी लागते

तू बोलते ते अत्यंत खर आहे मुंबई च्या काय सर्व देशातील सर्व जगातील लोकांनी हे सजून घेतले पाहिजे

त्या ठिकाणी तिथे कस आहे ते आपण निश्चित केल पाहिजे नीट क्वालिटी चेक केली पाहिजे तिथे घाणीचे साम्राज्य आहे का आहे कि नाही ते आपण भागीतले पाहिजे आपण जिथे खातो आहे

वेगवेगळे प्रकारचे म्हणजे जंतू बसलेले असतात

हानिकारक असल्यामुळे मी असा सल्ला देईल

कि तू ते जास्त प्रमाणात खाऊ नये अस मला वाटत हा ते पण बरोबर आहे जास्त प्रमाणात खाल्यामुळे

त्यामुळे तू बोलतो तो एकदम बरोबर बोलतो आहे ते मला पटत आहे प्रमाणात खायला पाहिजे जास्त नाही खायला पाहिजे आणि तसाच मुंबई जस मुंबई हे एक आपलया

जसे कि आपल्याला छोट पाने खरचटल

रक्त आले तर आपण सर्वात पहिले काय करतो

लहान पाणी कस आपल्या इथ आपल्याला घरामध्ये असलेल्या हळद लावायची घरगुती उपाय करायची

हळद लावल्यामुळे रक्त थाम्बते जंतू

देशातील परदेशातील लोक आपल्या आयुर्वेद आयुर्वेदासाठी

आणि मला अस वाटत कि काही वर्षात वर्षात आयुर्वेदहे 0:08:49.380809 0:08:50.984117 एका वेगळ्यास्तरावर पोहचते अस मला वाटत तर तू काय सांगते कारण आपण आता पाहतो

तर आपल्या घरचे किवा आपले लोक मोठे आई वडील किव्हा आपले आजी आजोबा सांगतात कि मध घे मधला चाटण कर

कारण आपण पाहू शकतो की प्रत्येक वेळला आपल्याला काही त्रास झला छोट्या प्रमाणात

पण त्याच एव्जीजार छोट्या प्रमाणात रात्री च काही झाल तर आपली घरची मोठी माणसे आपल्याला सांगतात कि अस अस कर

भरपूर लोकांची काही व्यक्ती

सग्ली कळे अस उपलब्ध नसते

मी तर

ते तर खरच यार मी पण तुला माझा असा एक्सपिरियन्स सांगेल

माझा जन्म आहे न कुठल्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये नाही झाला आहे

एका घरातच झले तर ठी थे पोरीना माणसांनी एक एक्सपिरियन्स असणार्या स्त्रियांनी आजनी मम्मी ची डीलीवारी केली आणि माझा जन्म केल अतर आता सर्वीकडे हॉस्पिटल ओपेन झालेले आहेत मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी ओपेन झालेली आहे पण पूर्वी अस नव्हत त्या काळात आयुर्वेदाला एक वेगळच0:10:44.298304 0:10:45.232190 महत्व होत

ते तर बराबरच आहे पण त्याच प्रमाण आपण

जसे आपण पहातो मुंबईचा विषय आपण बोलत होतो

केम हॉस्पिटल मध्ये दिवसाला

आणि ठीथे सर्वांच्या खिशाला अशा परवडण्यासारखा उपचार अस केल जातो हे तर बरोबरच आहे न तर तुला काय वात तो

किती मोठ श्रीमंत असील तर आणि कितीही गरीब असील तर आणि सर्वाना

आनि जस आपण केम बोल लो त्यानंतर दुसरा अस कोनात मोठ अस हॉस्पिटल असेल

रतन टाटा याचं टाटा हॉस्पिटल त्यात रतन टाटा हे खूप खूप मोठे आणि प्रसिद्ध उद्योजक आहे पण त्यांनी ओपेन केलेले हे टाटा हॉस्पिटल मुळे

सवस्त आणि आपल्या खिशाला परवडण्यासारखे अशे उपचार करतात तर् त्यासाठी आपल्याला आपण पण तुला काय वाटत तू कधी टाटा हॉस्पिटल मध्य गेला आहेस का

नियमित टाटा हॉस्पिटल कडून

भरपूर

त्यांचा सेवा दिल्या जातात टाटा हॉस्पिटल

तर्र तिथ कैंसर वरती उपचार

त्यामुळे टाटा हॉस्पिटल हे मुंबई मध्ये खूप फेमस आहे हे तर खरच आहे मुंबई तून नाही तर्र महाराष्ट्र तून मोठ्या मोठ्या प्रमाणात माणस येतात कारण प्रत्येक ठिकणी सर्वाना कैंसर वर मोठ्या हॉस्पिटल मध्ये कैंसर वर उपचार करणे शक्य नसते तर स्वसतात आणि बेस्ट उपचार करण्यासाठी

त्याच प्रमणे आपणा टाटा हॉस्पिटल यांचे म्हणजे रतन टाटा यांनी याचे पण आभार मानले पाहिजे कारण त्यांनी त्यांच्या डोनेशन द्वारे आणि त्यांच्या मदती द्वारे मोठ्या प्रमाणत सर्वी कडे प्रसिद्ध झालेल है आणि कमी दारात ते उपचार साठी आणि कायम त्यंचे आभार मानले पाहिजेत

मलास अस वाटत नाही कोणी असेल

त्यांच्या हॉस्पिटल मध्ये तर भरपूर लोकंचे जीव वाचेले आहे आणि मी अस पण एकल होता किव्हा मी असा विडियो बाघितला होता

ज्या मध्ये अस सांगितलं आहे कि आपल्या देशाला कोणतेही गरज लागली

दान शूर व्यक्तिमत्व आपल्याला कुठे बघायला भेटले नसते त्याच प्रमाणे आपली महाराष्ट्राच्या संस्कुत्तीत

ज्या प्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली

पाहतो कि छत्रपती शिवाजी महाराज हे आपली महाराष्ट्राचे आर्ध्या दैवत आहेत

त्यांच्या मुळे आपण बराच काही शिकण्य सारख आहे

पण आपणा त्यांचे इतीहासामार्फत त्यांचा अभ्यास केला आहे त्याच्यातून आपल्याला समजते कि ते कीती शूर वीर होते त्यांनी किती मोठ्या लढाया पार केल्या त्यांनी किती अ आणि tयांची सरावात मोठ शिकण्यर्सरखी मोठी गोष्ट म्हणजे

जरी त्यंनी कुठल्या मुगालाच्या ठिकाणी गड किल्ले मिळवण्यासाठी अ हे क लढाया केल्या

त्यांनी कधीही कुठल्या स्त्री वर वाकड्या नजरेने वाईट नजरेने बघितले नाही न कोणत्या स्त्री वर हात उचलले तहे आपण त्यांची सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेउन केला पाहिजे आपण स्त्रियान कड़े बघण्याचा दृष्टिकोण चांगला केला पाहिजे.